या छायाचित्रात एका बाज़ूला एक हिरवं सुंदर असं झाड आहे तर खाली बरेच ओबड धोबड मोठे आणि कठीण दगड देखील पहायला मिळत आहे.

या ठिकाणी आपल्याला समुद्री खाद्य दिसत आहे इथे झिंगे बोंबिल खेकडे--

अनेक ज़नानी पैसे काढण्यासाठी रांग लावली आहे हे सर्व लोक या ठिकाणी पैसे काढण्यासाठी आले आहे.

या ठिकाणी आपल्याला एक ए.टी.एम दिसत आहे तसेच दोन पुरुष देखिल दिसत आहेत एक पुरूष--

मूल आरश्यात बघत आहेत तर हे समोर दिसनारे दोन मुल आपल छायाचित्र टिपताना आपल्याला या दृश्यात दिसत आहेत.